Firefoxच्या इंटरफेस एंड टूलबार्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यात आपण फायरफॉक्सच्या इंटरफेस आणि टूलबार्स बद्दल जाणून घेऊ
आपण या ट्युटोरियलमध्ये उबुंटू लिनक्स 1004 वर फायरफॉक्स 70 वापरणार आहोत
आता फायरफॉक्सच्या इंटरफेसवर नजर टाकू
अत्याधुनिक ब्राउजरची सर्व वैशिष्ट्ये फायरफॉक्स मध्ये आहेत
फायरफॉक्स प्रभावीपणे वापरण्यासाठी त्याची वैशिष्ट्ये माहित हवीत
फायरफॉक्स चा इंटरफेस सहा भागांत विभागला जाऊ शकतो
मेनू बार नेव्हिगेशन टूलबार बुकमार्क्स बार साइड बार स्टॅटस बार आणि कंटेंट एआरईए या प्रत्येकाचे कार्य समजून घेऊ
फाइल मेनूवर क्लिक करून न्यू विंडो वर क्लिक करा
एक नवी विंडो उघडेल
अनेकदा ब्राऊजरवरील छोटी अक्षरे वाचायला त्रास होतो
पानाचा आकार वाढवण्यासाठी व्ह्यू मेनूमधे Zoomखालील झूम इन पर्याय निवडा
किंवा Ctrl आणि चे चिन्ह दाबा
यामुळे टेक्स्ट चा आकार वाढेल
फायरफॉक्स चे व्हर्शन बघण्यासाठी हेल्प मेनूतील अबाउट फायरफॉक्स वर क्लिक करा
डिफॉल्ट रूपात फायरफॉक्स होमपेज दर्शवते
आवडीचे होमपेज सेट करण्यासाठी एडिट मेनूतील प्रेफरन्स वर क्लिक करा
विंडोजसाठी Toolsखालील ऑप्शन्स निवडा
येथे जनरल tab मधील होमपेज वर क्लिक करा
आणि wwwyahoocom किंवा पसंतीचे वेब एड्रेस टाईप करा
आता खालच्या कोप यातील क्लोज बटन दाबून फायरफॉक्स प्रेफरन्स विंडो बंद करा
वेबपेज मधील शब्द शोधण्यासाठी एडिट मेनू वापरा
एड्रेस barवर wwwgooglecom टाईप करा
एडिट मधील फाइंड वर जा
ब्राऊजर विंडोच्या खाली एक छोटा टूल बार दिसेल
त्यातील textboxमध्ये गुजराती असे टाईप करा
त्या पानावरील Gujaratiहा शब्द हायलाइट झालेला दिसेल
मोठ्या मजकूरातील शब्द शोधण्यासाठी याचा उपयोग होतो
आता हे बंद करू या
नेव्हिगेशन टूलबार च्या मदतीने आपल्याला इंटरनेटवर नेव्हिगेट करता येते
नेव्हिगेशन बार ह्या मोठ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये वेबपेजचा एड्रेस टाईप करता येतो
याला यूआरएल किंवा एड्रेस बार ही म्हणतात
यूआरएल barवर क्लिक करून तेथील एड्रेस डिलिट करा
तेथे wwwgooglecom टाईप करा
एंटर दाबा
हे गुगलचे होमपेज आहे
बॅक एरो वर क्लिक करून आधीच्या पानावर परत जाता येते
गूगल वर परत जाण्यासाठी फॉरवर्ड एरो वर क्लिक करा
यूआरएल barच्या उजवीकडे घराच्या आकाराचा आयकॉन आहे
ह्याच्या मदतीने चालू वेब पेजवरून डिफॉल्ट होमपेज वर जाता येते
विशिष्ट वेब पेजवरून ब्राऊजिंगची सुरवात करण्यासाठी हे बटण उपयोगी पडते
होमपेज बटणावर क्लिक करा
आपण पूर्वीच होमपेज बदलून ते wwwyahoocom केले होते
यामुळे होमपेज बटण दाबल्यावर ब्राऊजर याहू वर जाईल
आता बुकमार्क्स बार बघा
बुकमार्क्स चा उपयोग वारंवार लागणारी वेब पेजेस उघडण्यासाठी होतो
यूआरएल barवर टाईप करा
wwwgmailcom
ते पान उघडल्यावर यूआरएल barच्या उजवीकडे असलेल्या चांदणीवर क्लिक करा
ती चांदणी तुम्हाला पिवळ्या रंगाची झालेली दिसेल
त्यावर पुन्हा क्लिक करा
डायलॉग बॉक्स उघडेल
फोल्डर फिल्डच्या ड्रॉप डाउन मधूनBookmarks टूलबार निवडा
जीमेल आता बुकमार्क्स टूलबारवर समाविष्ट झाले आहे
याहू वर जाण्यासाठी homepageच्या आयकॉनवर क्लिक करा
Gmailचा बुकमार्क क्लिक करा
जीमेल लॉजिन पेज उघडले जाईल
सतत लागणा या परंतु होमपेज म्हणून नको असलेल्या साईटस् येथे बुकमार्क करता येतात
आता साइडबार बद्दल जाणून घेऊ
व्ह्यू मेनूतील साइडबार या पर्यायातील हिस्टरी निवडा
डावीकडे आलेल्या बारमध्ये तीन पर्याय आहेत
तोडाय येस्टरडे ओल्डर थान 6 माँथ्स
दाखवले गेलेले पर्याय हे फायरफॉक्सच्या आधीच्या वापरावर अवलंबून असतात
मेनू उघण्यासाठी तोडाय च्या पुढील च्या चिन्हावर क्लिक करा
येथील गुगलच्या लिंकवर क्लिक करा
बघा आपण आधी उघडलेल्या साईट पुन्हा उघडणे किती सोपे आहे
साइडबार वर स्वतःचे असे सर्च फंक्शन आहे
शोध घ्यायच्या साईटचे नाव सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यास ते हिस्टरी मध्ये ती साईट शोधेल
येथे गुगल टाईप करा
पहिला रिझल्ट गुगलचा होमपेज एड्रेस दिसेल
साईडबार बंद करण्यासाठी उजवीकडील कोप यातील फुलीवर क्लिक करा
पुढे स्टॅटस बार काय करतो ते पाहू
तुम्ही उघडत असलेल्या साईटची स्थिती खालील भागातील स्टॅटस barदर्शवतो
यूआरएल barवर जाऊनwwwwiredcom टाईप करा आणि एंटर दाबा
लगेच स्टॅटस बार कडे बघितल्यास वेबपेज उघडण्याची स्थिती दिसेल
स्टॅटस बार मुळे साईट न उघडण्याचे कारण किंवा उघडण्यात लागणा या वेळाचा अंदाज येतो
आता शेवटी कंटेंट एआरईए बघू या
उघडत असलेल्या वेब पेजमधला मजकूर येथे वाचू शकतो
हा पाठ येथे संपला
ट्युटोरियलमध्ये आपण फायरफॉक्सच्या इंटरफेस आणि टूलबार्स याबद्दल शिकलो
कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट तुमचे होमपेज बदलून ते wwwspoken tutorialorg करा आणि ते उघडा
मग ब्राऊजरच्या हिस्टरी च्या सहाय्याने याहू च्या वेबसाईटवर जा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद